इथे बेकरी आहे आणि तिथे सर्व प्रकारचे केक आहेत.

आणि तिथे एक महिला बॅक साईड ला चाललेली दिसत आहे आणि तिथे समोर --

तिथे नवीन टाकायची गरज आहे त्याच्यामुळे फुलांचा शो गेलेला आहे.

खाली खूप स्वछ पाणी आहे आणि त्या पाण्यात पूर्ण आकाश दिसत आहे त्या नितळ पाण्यामुळे --

हे वातावरण खूप छान हाय.

इथे विद्या इन्स्टिटयूट म्हणून एक--

बॅनर लावलेला आहे म्हणजे त्याच आज उदघाटन असल्यामुळे ते बंद आहे.

आणि इथे फर्निचर दुकान आहे आणि आतमध्ये खूप सारे कलर चे लायटिंग आहे इथे--

त्याचा पूर्ण चेक अप करत आहे डॉक्टर पेशंट ला इंजेक्शन देत आहे.

आणि तिथे पार्किंगमध्ये एक ग्यलिक्स गाडी आहे आणि फोर व्हीलर आहेत.

आणि त्याच्या साईडला खूप सारे--

इथे खूप नदी मोठी हाये आणि साईड ला खूप साऱ्या होड्या हायेत आणि त्याच्या साईड नं एक सर्वात मोठा--

फोन नंबर शहाऐंशी डबल झिरो अठ्ठेचाळीस झिरो तीन सोळा असे आहे.

हे चित्र ब्लर मध्ये आहे ह्या बिल्डिंग समोरील --

समोर चित्रात ए.टी.एम दिसत आहे ए.टी.एम च्या बाहेर पॅशन प्रो रेड पट्ट्याची गाडी दिसत आहे आणि त्या गाडी समोर --

हा रोड खूप छान दिसत आहे.

हे वातावरण खूप छान हाये हे खूप छान बिल्डिंग दिसत हाये आपण फर्स्ट फ्लोअरला दिसत हाये.

लग्न दिसत आहे ह्या लग्नामध्ये खूप सारी पब्लिक आहे.

खूप सारे फटाके फुटताना दिसत आहे.

छान अशी नदी आहे आणि सूर्यास्त होत आहे आणि पक्षी पाखर सगळे उडत आहेत पाणी आहे आणि--

असं मस्त असं गोल्डन असं वातावरण झालं आहे आणि खूप नैसार्गिक वाटत आहे.